त्यानंतर शेतमालासाठी वेगवेगळे कायदे आले पण पुन्हा अह हे जे राजकारणी असतात त्यांच्या मुळे उत्पादन खर्च तर सोडा पण काढणी आणि वाहिनी~ खर्च सुद्धा ते शेतकऱ्यांना मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आक्रोश होतो आपण बघतो आपण जर एखाद्या लहान मुलाला विचारलं कि काय रे बाळा मोठं झाल्यावर तुला काय व्हायचं आहे तर कमी प्रमाणात आपण बघतो कि लहान मुलं मी शेतकरी होणार होणार असं उत्तर

अह त्यांचा जो आधीच आताच खर्च भरून निघतो पण शेती व्यवसायात कष्ट जास्त आणि मोबदला कमी असं झालाय हरितक्रांती झाली म्हणजे स्वतंत्र नंतर हरितक्रांती झाली हरितक्रांती मुळे रासायनिक खताचा अह वापर खुप मोठ्या प्रमाणावर वाढला भारतात अह जी भूक मारी आली होती आणि भूक मारी नंतर जे आयात सुरु झाली होती तर ती आयात बंद झाली आणि आपल्या भारतात आपल्या भारतात मोठ्या प्रमाणावर जे उत्पन्न आहे ते निघू लागलं मग ह्याच्या मुळे काय झालं रासायनिक खाताच जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांनी केला अन्न धान्य प्रचंड

हरितक्रांती यशस्वी झाली अह भूकमारी संपली देश अन्न धान्य च बाबतीत संपूर्ण झाला पण दिवसेंदिवस ती जी जमीन होती ती जमीन अह खराब होऊ लागली त्यामुळे संपूर्ण शेती अह सेंद्रिय शेती आणि zero budget शेती अशे अह नवीन नवीन आधुनिकता शेतीमध्ये येऊ लागली त्यानंतर अधेमधे रासायनिक खात सोबत शेण खताचा वापर अह केला जाऊ लागला आणि शेण खतामुळे काय झालं कि जमिनीला अह जमिनीचा पोत जो आहे सुधारण्यात ठिकविण्यास मदत झाली

जोड व्यवसाय सुरु केले पाहिजे तस अह शेळी पालन आहे कुकूट पालन आहे त्यानंतर अह दूध देणारी गोर असतील तर ती गोर त्या शेतकऱ्यांनी सांभाळा पाहिजे पण पुन्हा अह त्यांच्याकडे कमी होत गेलेली जमीन गोरनं जमीन त्याच्याकडे कमी झाली त्यानंतर त्या गुराधुरा साठी केंव्हा पशु खाद्य जे लागत त्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्यानं शेण खतासाठी गुर सांभाळणं कठीण झालं आणि

आजकाल च्या काळात जेंव्हा चरायला ते गुरांना अह natural habbitat म्हणजे नैसर्गिक पुरण जर उपलब्ध नसेल तर विकत

आपण बघतो शेतकऱ्यांना पूर्वी पूर्वी आपण बघत होतो कि शेतकरी जो होता शेतकरी मोठ्या प्रमाण वर अह

कि cash crop जर लावले म्हणजे काय तर वेळच्यावेळी जस ऊस असेल केंव्हा कापूस असेल कि लगेच कि उत्पन्न निघणार आणि लगेच शेतकऱ्यांना त्याचा अह

त्यानंतर शेतकरी आपण बघतो आजकाल शेतकरी आधुनिक झाले आधुनिक झाले म्हणजे काय तर शेतकऱ्यानं मध्ये अह यंत्र जास्तीत जास्त उपयोग होऊ लागला आहे त्यानंतर शेतकरी हवामान चे अंदाज पाहू लागले आहेत market value ते माहित करून घेतात आणि market value माहित करून मग शेतकरी काय करतो कि अह ज्या मालाची market value जास्त आहे त्या मालाची किंमत market मध्ये जास्त आहे तर ते तो शेतकरी लावतो आणि त्याच्या त्यांच्या उत्पादनात व वाढ होते शेतकरी आणि ओद्योगीकरणाचं संबंध अह वाढलं आहे त्यामुळे जे शेतकऱ्यांना थोडं आणि थोड्या जास्त प्रमाणात त्या ओद्योगीकरण्याचा शेतकऱ्याला फायदा होऊ लागला

पीक बऱ्यापैकी वाढतात आणि नेमकं त्याच्यावर रोग पडतो आजार पडतो आणि मग ह्या किडकीटकांमुळे जो उत्पन्न असत ते शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होत त्यासाठी जे संकरित बियाणं आहेत ती संकरित बियाणे अह शेतकऱ्यांना आणता येतात आणि शेती त्या संकरित बियांमुळे अह जो हि ह्या कीटकांचा केंव्हा जोही soil bond disease soil bond disease म्हणजे जे माती पासून उत्पन्न होतात माती मध्ये असलेले जे micro organisome असतील मातीमध्ये असलेले जे किडेकीटक असतील मातीमुळे होणारे infection छटा त्यातून बऱ्याचदा अह environment factors पर्यावरणातील बरेचशे घटक ह्याला जबाबदार असतात आणि त्याच्यामुळे आह पर्यावरणातील घटक आपण हम्म या संकरित बियाणाच्या मदतीनं त्याच्यात registency टाकू शकतो आणि ते आपल्याला आह जंतू विरहित केंव्हा जीव जंतू नाशक असं chemical त्याच्या मध्ये आपण add करू शकतो आता हे जे transporation असत तयार झालेलं मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केंव्हा बाजार पेठ पर्यंत पोचवण्यासाठी शेतकऱ्यांना बरीचशी कसरत करावी लागते त्यासाठी lock down मध्ये त्याच्या आधी सुद्धा शासनाने कृषी आणि कृषी संबंधी क्षेत्राना प्रोत्साहन दिल होत त्या सारखे अनेक उपाय योजना राबवल्या होत्या म्हणजे अनेक उपाय योजना राबवल्या होत्या जस कि अह packging unit योजना

तांदूळ, गहू ह्यांची निर्यात तेंव्हा शासनाकडून free of cost म्हणजे मोफत निर्यात तेंव्हा सुरु केली होती आणि जे नाशवंत उत्पादन होती जस कृषी माल असेल भाजीपाला असेल दूध केंव्हा दुग्धजन्य पदार्थ असतील तर त्यांचा जलद गतीने पुरवठा करण्यासाठी रेल्वेने अह विशेष तीन~ दोनशे छत्तीस parcel गाड्या त्यांनी सुरु केल्या होत्या आणि त्यासाठी त्यानी मार्ग सुरु केले होते त्यानंतर e commerce संस्थांची मदत सरकारनी घेतली राज्य सरकारने आणि जलद वाहतुकी साठी रेल्वेने parcel सुविधा त्यांनी सुरु केली त्यानंतर अह अखिल भारतीय कृषी वाहतूक call centere त्यांनी सुरु केले आणि बरेचशे शेतकऱ्यानंची जे अह प्राथमिक जे प्रश्न होते कि केंव्हा समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी हि helpline त्यांनी सुरु केली आणि त्या च्या माध्यमाने अह बरेचशे शेतकऱ्यांच्या थोड्या प्रमाणात तरी समस्या या क्रमांकावर संपर्क साधल्याने अह त्या समस्या सुटू लागल्या असे असताना देखील आजकाल अह जे जी शीत गृह असतात केंव्हा हरित गृह असतात तशी हरित गृह तयार करून त्या नंतर अह धरण तलाव केंव्हा शेतीची नवनवीन अवजारे बंधारे बांधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आणि शिक्षणाचा प्रचार झाला आणि आधुनिक तंत्रज्ञान हि आलं त्यामुळे शेती व्यवसाय सुद्धा बरीच क्रांती आजकाल आपण अह झालेली बघू शकतो त्यानंतर जी आकाशवाणी असेल केंव्हा अह दूरचित्रवाणी असेल बरेचशे प्रसार माध्यम असेल वर्तमान असेल त्यांच्यावर शेती विषयक जनजागृती चे कार्यक्रम राबवले जातात त्यानंतर शेतकरी मग हे कार्यक्रम पाहून आधुनिक पद्धतीने आणि नवीन यंत्रे वापरण्या तो बदल शिकू लागला आहे

सरकार च्या पातळी वर सुद्धा जे शासनाकडून सुद्धा अह ज्या वेगवेगळ्या सोयीसुविधा जाहीर होतात त्यांच्या कडून सुद्धा शेतकरी काय करतो शेती व्यवसाय जो आहे तो संपन्न करण्याचा

आहे म्हणजे लहान मुलांचा रुग्णालय आहे का?

हो पण आधी दाखल गावाला होत पण आता आम्ही शहरात आलेमुळं आता परत आजारी पडला म्हणून दाखल करण्याची वेळ आली हो का आणि ते अहवालबद्दल विचारायच होता कोण कोण ती अहवाल लागतील अजून काय सुविधा आहेत म्हणजे

साधारण किती खर्च येतो आणि जर बाळाला ऍडमिट करायचं म्हणलं तर किती खर्च येईल हो का थोडा म्हणजे फरक काय येतो नेमका जनरल आणि प्रायव्हेट मध्ये

हो मग खेळणे पण आहे का आपल्याकडे उपलब्ध

डॉक्टर किती उपलब्ध आहेत म्हणजे डॉक्टर पॉलिटिक्स आहेत ना

हो का आणि आता ऍडमिट केल्यानंतर दोन-चार दिवस तर राहवत लागेल मग संध्याकाळी उपलब्ध असतात का डॉक्टर समजा संध्याकाळी बाळाचे दुखायला लागलं आणि बाळासोबत किती माणसं राहू शकतात हॉस्पिटलमध्ये हो का मग जेवणाची वगैरे काही सुविधा आहे राहण्याची आंघोळ वगैरेची

आणि अजून पेमेंटची काय सिस्टीम आहे पेमेंट कशी करू शकतो

हो का आणि ते विचारायचं होतं मेडिसिन कशा भेटतील तुमच्या हॉस्पिटलमध्येच भेटतील का बाहेरून घ्यावे लागतील

आणि अजून काय फॅसिलिटी ऑफर वगैरे आहेत का ऑफर ऑफर आहे का काय हॉस्पिटलमध्ये

आता काढलं तर जमू शकतं का हो हो तरी ते इन्शुरन्स असतं तर किती फरक पडला असता हो का त्याची काय प्रोसेस असते समजा हो का सगळे इन्शुरन्स चालतात का आपल्याकडे सरकारी इन्शुरन्स चालतो का आपल्याकडे सरकारी ठीक ठीक आहे चालेल आणि सोनोग्राफीची वगैरे सुविधा आहे का बाळासाठी

ठीक आहे ठीक आहे चालेल अजून काही फॅसिलिटी असतील तर सांगा ना म्हणजे उपचार कशा पद्धतीने होतात

ठीक आहे ठीक आहे चालेल येतो मी पण ऍड्रेस काय आहे आपला मला पाठवता का ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे कितव्या मजल्यावर हॉस्पिटल का का खालीच आपला हॉस्पिटल

बाळ आठ महिन्याचं बाळ आहे हो हो का तरी पहिल्या गोळ्या वगैरे औषध चालू आहेत पण त्याने काय फरक पडणा बाळाला हो का म्हणजे ते गावाकडे रिपोर्ट वगैरे घेऊन यावे लागतील का हो हो बरोबर आहे म्हणजे ते आता पहाव लागेल आणलेले का नाही आणि जर नसतील तर काय करावे लागेल हो का किती खर्च म्हणले होते ब्लड टेस्ट ला

ठीक आहे चालेल तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेतली आहे ना चालेल येतो थोड्या वेळात मी हा ठीक आहे ठीक आहे चालेल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम नमस्कार madam माझे नाव कोमल आहे, आणि मी आर्थिक सहाय्य विभागातून बोलत आहे. तुमची आर्थिक समस्या लक्षात घेऊन हा call करण्यात आला आहे. madam मला एक विच सल्लागार म्हणून तुमच्याकडून जाणून घेयचं आहे कि, तुमच्याशी बोलण्याची हि योग्य वेळ आहे का? अह धन्यवाद madam, madam तुम्ही आमच्याकडे education loan साठी अर्ज केला होता का? माहिती दिल्या बद्दल धन्यवाद madam मला एक समजू शकेल का तुम्हाला आमच्या bank कडून message किंवा call आला होता या पूर्वी कधी? Okay mam तुमचा education loan चा अर्ज bank के कडून मंजूर झाला आहे का? Okay mam या प्रक्रियेसाठी bank थोडा वेळ घेते त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर होयला वेळ लागला आहे.

हो madam अह पंधरा ते वीस दिवसा दिवस लागतात mam याच्यासाठी करण की bank ची process होयला वेळ घेते. मला तुमचा application ID भेटू शकेल का? मी तुम्हाला check करून सांगते.

Madam तुमच्या appliction मध्ये काही चुका झाले आहेत, तुम्हाला परत नवीन अर्ज करावे लागेल.

हो madam पण मला आर्ज cancel करण्या मागचे कारण समजू शकेल का? कारण का तुम्ही आर्ज cancel करत आहात? हो, बरोबर madam पण education loan चा व्याज दर हा तुमच्या अभ्यास क्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष किंवा नोकरी मिळाल्यानंतर सहा महिने आपण कर्जाची परत फेड करू शकतो. त्यामुळे व्याज दराचे येवडा प्रश्न नाही म्हणजे तीन तुमचं जर education loan तुम्ही तीन वर्षांसाठी घेतला असेल, तर त्याच्या नंतर तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्ष extra भेटू शकत ना. ठीक आहे madam तुमचे अजून काही प्रश्न किंवा शंका असतील तर विचारू शकता. हो madam एक लाख रुपया परत शिक्षणासाठी त्वरित वैयक्तिक कर्ज आणि मूलभूत तपाशिल भरल्या नंतर website किंवा smartphone app वर तुमची credit मर्यादा तपासा. दहा हजार पर्यंत रुपया पर्यंत चे कर्ज मिळण्यासाठी तात्काल मंजुरी मिळवा तुम्ही घेतल्याला कर्जाच्या रकमेवरचा व्याज द्या.

आणि जास्तीजास्त रुपया परंत subsidy उपलब्द आहे सात लाख रक्क्म विचारात न घेता. हो madam होय तुम्ही coaching संस्था मधून शिक्षणासाठी कर्ज मिळवू शकता.

कारण विद्यार्थी कर्ज आहे नागरीक कर्ज मानले जाते. या प्रकारच्या कर्जामध्ये credit card and आणि वैद्यकीय बिले सामाविस्ट आहेत.

हो madam नक्कीच, कारण education loan दोन्ही बाबतीत education loan हि एक चांगली कल्पना आहे. आणि सामान्य उच्च शुल्काचा समावेश होतो. आणि यावेळी शैक्षणिक.

एक वर्ष extra भेटलं जातं. एक वर्ष नंतर म्हणजेच दोन वर्ष शैक्षणिक अभ्यासक्रम आणि एक वर्ष नोकरी लागल्या नंतर म्हणजे तुम्ही तीन वर्ष नंतर व्याज फेडू शकता. अह नही, तुमचा अभ्यासक्रम चालू असताना काही मर्यादा वैगेरे काहीच नसत loan वरती. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष भेटत त्यानंतर तुमचे हप्ते चालू होतात. अह ते bank वरती अवलूंब असत, पण एक महिन्या चा हप्ता I think असतो. Its okay mam तुमच्या प्रश्नची उत्तरे देणे हे आमचं कामच आहे.

संगणक विज्ञान ही एक electronic शाखा आहे. गुंतागुंतीच्या विश्लेषणांचा अभ्यास हे ह्या शाखेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय नवीननवीन तर्कशुद्ध रिती शोधून काढणे हे ह्या शाखेचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे. आजकाल विदा databases, cryptograpy जाल networking, प्रतिमा विश्लेषण इत्यादी क्षेत्रात बरेच संगणकशास्त्रज्ञ काम करत असतात. प्रथम संगणक प्रामुख्याने संख्यात्मक गणनेसाठी वापरले गेले. तथापि, कोणतीही माहिती संख्यात्मकपणे encode केली जाऊ शकते, लोकांना लवकरच समजले की संगणक सामान्य उद्देशाने माहिती प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. मोठ्या प्रमाणात data हाताळण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे हवामान अंदाज वर्तवण्याची श्रेणी आणि अचूकता वाढली आहे. त्यांच्या गतीमुळे त्यांना Network द्वारे telephone connection चे rooting आणि automobile, network द्वारे telephone connection चे आण्विक अणुभट्ट्या आणि robotic सर्जिकल साधने यांत्रिक यंत्रणा नियंत्रित करण्याबाबत निर्णय घेण्याची परवानगी मिळाली आहे. ते दैनंदिन उपकरणांमध्ये embed करण्यासाठी आणि कपडे dryer आणि rice cooker smart बनविण्यासाठी देखील स्वस्त आहेत. संगणकांनी आम्हाला असे प्रश्न मांडण्याची आणि उत्तरे देण्याची परवानगी दिली आहे ज्यांचा आधी पाठपुरावा केला नाही. हे प्रश्न jeans मधील DNA अनुक्रम, ग्राहक बाजारातील क्रियाकलापांचे नमुने, किंवा database मध्ये संग्रहित केलेल्या मजकूरातील शब्दाच्या सर्व वापराबद्दल असू शकतात. वाढत्या प्रमाणात, संगणक ते काम करत असताना शिकू आणि जुळवून घेऊ शकतात. संगणक म्हणजेच computer हे electronic स्वरूपात माहिती विश्लेषण, माहिती प्रक्रिया, सांखिकी आकडेमोड करणारे एक उपकरण आहे. बहुतांश आधुनिक संगणक हे digital स्वरूपातील माहिती हाताळतात. माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात. ह्यामागे संगणकाची दोन वैशिष्ट्ये आहेत ती अशी त्यांपैकी समजा हेना ते फक्त एकच वैशिष्ट्य संगणकात असते तर संगणक ही चीज माणसाला निरुपयोगी ठरली असती. संगणकांना जवळजवळ लागू नाहीत हे हल्लीच्या संगणकांचे पहिले वैशिष्ट्य आहे. संगणक चालू ठेवणारी विद्युत ऊर्जा बंद पडली तर पूर्वी संगणक त्यांच्या स्मॄतीत माणसाने कोंबलेल्या सगळ्या गोष्टी एखाद्या अतिवृद्ध माणसाप्रमाणे तत्काळ कायमच्या विसरून जात असत. पण तो प्रकार शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञांनी भिन्न रीतींनी झटपट जवळजवळ संपुष्टात आणला आहे. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील

तिसऱ्या गोष्टीबाबतही शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञांनी एव्हाना खूप प्रगती केली आहे. संगणकांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडीं च्या रूपात करण्याकरता ज्या लाखो रटाळ आकडेमोडींची गरज असते त्या रटाळ, कंटाळवाण्या न मानता काही second मध्ये त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या हातचा मळ झाला आहे! संगणकाचा शास्त्रीय संशोधनामध्ये वापर केला जातो. भ ारतात संगणक आणण्यासाठी राजीव गांधीनी खूप प्रयत्न केले. भारतात computer आला होता सन एकोणीसशे ब्यांन्नव मध्ये, ज्याला doctor द्विजिश दत्ता यांनी कोलकत्तामध्ये भारतीय सांख्यिकी संस्था येथे स्थापन केला होता. परंतु हा संगणक बाहेरून मागवला होता. सिद्धार्थ हा पहिला computer होता जो भारतामध्ये बनला होता आणि परम आठ हजार हा पहिला super computer होता. जो भारतात बनला होता. या super computer ला एकोणीसशे एक्यन्नव मध्ये विजय भटकर यांनी बनवलं होत. प्रत्येक महिन्याला जवळजवळ सहा हजार नवीन computer virus तयार केले जातात. पहिला computer mouse हा लाकडाचा बनवला गेला होता. ज्याला एकोणीसशे चौसष्ठमध्ये डग एंजेलबर्ट कार्ल यांनी बनवलं होत. एक साधारण माणूस एक minute मध्ये वीस वेळा आपल्या पापण्या झाकतो परंतु जेव्हा तो computer समोर बसतो तेव्हा तो फक्त सात वेळा पापण्या झाकतो.

संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतो. संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे, आवाज, ध्वनी अशी बहुरूपी असू शकते, पण संगणक संचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध program नुसार व पुरवलेल्या माहितीनुसार आकडेमोडी करणे हे सामान्य लोकांना अगदी अजब भासणारे संगणकांचे एक वैशिष्ट्य आहे. संगणकामध्ये अगदी माफक क्षमतेचे खोली व्यापत असत. आता महासंगणक यांची निर्मिती होत आहे. त्यांना इंग्रजीत mainframe अशी संज्ञा आहे. नित्याच्या वैयक्तिक वापरासाठी लागणाऱ्या लहान संगणकांना personal computer अशी इंग्रजी संज्ञा आहे, तर कुठेही सहज नेता येणाऱ्या छोट्या संगणकंना notebook computer अशी संज्ञा आहे. आजच्या अधिक वापरले जाणारे संगणक म्हणजे embedded computer. लष्करी विमानांपासून digital camera पर्यंत अनंत गोष्टो नियंत्रित करण्यासाठी ते वापरण्यात येतात. संगणकात सर्वप्रथम माहिती किंवा data भरावा लागतो. या माहितीवर प्रक्रिया होऊन ही व्यवस्थित माहिती तुम्हाला हव्या त्या स्वरूपात मिळवता येते. माहिती भरण्याच्या क्रियेला input असे म्हणतात. त्यावर प्रक्रिया होऊन आवश्यक output मिळवले जाते. म्हणजेच, कच्चे input process output माहिती भरण्यासाठी जी साधने वापरली जातात त्याना input devices असे म्हणतात. कोणत्याही यंत्रणेचे input devices म्हणजे ज्या भागाद्वारे माहिती आत घेतली जाते तो भाग होय. उदा. आपण आपल्या पाच इंद्रियाद्वारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करतो. म्हणजेच नाक, कान, डोळे व जीभ इत्यादी आपले input devices आहेत, माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या भागाला central processing unit अस म्हणतात. थोडक्यात CPU हा संगणकाचा मेंदू होय. तर अंतिम उत्तरे किंवा माहिती ज्या साधनांद्वारे मिळवली जाते त्यांना output devices असे म्हणतात, अशा प्रकारे संगणकाच्या वेगवेगळ्या भागांचे एकत्रितरित्या काम सुरू असते व ते अतिशय वेगाने होऊन आपणास आपल्याला हवी ती उत्तरे मिळवता येतात. संगणकात भरलेल्या माहितीवर प्रक्रिया होऊन आवश्यकतेनुसार ती साठवून ठेवली जाते. मात्र type करताना आपण जरी data आपल्या नेहमीच्या भाषेत लिहीत असलो तरी ही भाषा संगणकाला कळत नसते. संगणकाला कळतात त्या फक्त दोन स्थिती zero व एक या दोन स्थितींच्या सहाय्याने प्रत्येक अक्षरास किंवा अंकास किंवा चिन्हास एक सांकेतिक कोड़ बहाल केले जाते. प्रत्येक अक्षर व अंक zero तीनच्या संचाने बनलेला असतो. म्हणजे या संकेतानुसार अक्षरे खालीलप्रमाणे लिहिली जातात. अक्षर A code zero zero zero zero एक zero एक zero. अशा प्रकारे zero व एक च्या संचाने एक अक्षर अंक बनते. यास binary system असे म्हणतात. प्रत्येक zero व एकला bit असे म्हणतात. आठ bits संचास एक Bit असे म्हणतात. जेव्हा आपण कधीही संगणक या शब्दाचा वापर ऐकतो तेव्हा केवळ वैयक्तिक संगणकाचे चित्र आपल्या मनात येते. पैसे काढण्यासाठी barcode scan करण्यासाठी scaner, मोठी बेरीज करण्यासाठी calculator यासारख्या आवश्यकतेनुसार त्यांचा वापर करतो. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे संगणक आहेत. त्यात Desktop बरेच लोक घरी, शाळा आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी Desktop संगणक वापरतात. ते अशा प्रकारे design केलेले आहेत की आपण त्यांना आमच्या Desk वर ठेवू शकू. त्यांच्याकडे monitor, keyboard, mouse, computer case सारखे बरेच भाग आहेत. दोन. Laptop. Laptop आपल्याला बरीच माहिती असेल. हे battery power वर चालतात, ते खूप portable आहेत जेणेकरून ते कोठेही आणि कधीही नेता येऊ शकतात. नंतर tablet. आता आपण tablet बद्दल बोलू ज्यास आम्ही handheld संगणक देखील म्हणतो. कारण ते सहजपणे हातामध्ये पकडले जाऊ शकते. नंतर servers. Servers हा एक प्रकारचा संगणक असतो जो आपण माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा आपण Internet मध्ये काहीतरी शोधतो, त्या सर्व गोष्टी servers मध्ये संग्रहित केल्या जातात. इतर प्रकारचे संगणक smartphone game console TV टीव्ही super computer आणि mainframe यांचा समावेश होतो. संगणकाचे विविध प्रकार असतात.

अच्छा बहुतांश जे असतात ते बहुतांश जे आपण वापरतो कर्ज हे medium term मध्ये जात वाटतं कारण बहुकाळ तीन ते पाच वर्षांमध्ये कर्ज असते हे माहिती आहे का पाच वर्षापासून किती किती वर्षापर्यंत असतो ते

हा येतो येतोय सांगाल आणि मग मला सुट्ट्यांसाठी वगैरे loan हवे असेल तर ते कोणते येतोय म्हणजे मला आता एखादा Tour वर वगैरे Tour ला जायचे तर त्याच्यासाठी पण loan मिळते ना अच्छा हा personal loan त्यानुसार मिळणार बरोबर अजून कोणते प्रकार आहेत

अच्छा personal loan ला व्याजदर जास्त असतो का बर बर